हे एक मंदिर आहे मंदिराजवळ जाण्या येण्याचा रस्ता आहे खूप सारे लोक आहेत अ-संध्याकाळचा वेळ आहे खूप सारे लाईटस वगैरे आहेत शिड्या आहेत लोखंडच कंपाऊंड्स आहेत परत लाइटसिंग-लाइटिंग्स वगैरे आहेत.